आणि तिथ कमी होलसेल मार्केट मधी कपडे भेटत असतात.

आणि तिथे लेबर लोक सुद्धा दिसुन राहिले आणि ते मशीन द्वारे ते छान कामे करुन राहिलेत.

आणि तिथे एक अ म माॅल सुद्धा बनुन राहिलाय आणि त्या माॅल वर अ एक गोल प्रकारे असे टाॅवर लावण्यात आलाय.

हे बर्डी आहे बर्डी वर भरपुर शे लोकाची गर्दी झाली आहे तिथ भरपुर अशी दुकान लागले बिल्डिंगा य पण लागलेल्या आहे.

हे ख्रिचन चे आणि छान सुंदर त्याना छत्री सुद्धा लावण्यात आली.

नागपुरचा जिल्हा आधिकारी आहे ह्या जिल्हा मधी भरपुर शे लोक आपले कामे करायला येतात कोणी नोटर्या बनवायला येतात कोणी कायपण बनुन येतात.

आणि मॅकेनिकल सुद्धा दिसुन राहिला आणि तो सर्व्हिसिंग करत--

आणि आम्ही पण कधी कधी तिथुन जाऊन मच्छी घेत असतो आणि तुम्ही पण जाऊन--

आणि त्याच्या बाजुला एक अ दोन माणसं सुध्दा त्या बिल्डिंग वर उभा खाली पण लोक उभे आहेत.